म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आलेली होती की लोकांना म्हणजे बाहेरच्या देशातल्या म्हणजे देशातुन लोकांना येणं जाण थांबवलं होत अं किंवा buses बंद झालेल्या होत्या train बंद झालेल्या होत्या ज्या इतर राज्यात

अं त्यांना online शिक्षण घ्याव लागत होत आता जिथे प्रात्यक्षिकाची म्हणजे practical ची गरज आहे ते शिक्षण पूर्ण करण्याकरीता तर त्याना ते करायला मिळत नव्हतं अं शिक्षकांना घरून शिकवावं लागत होत तर जे एक आमोरा समोर बसून जे शिकवलं असत ते होत नव्हतं परत भरपूर गोष्टी होत्या की जिथे जिथे आपल्याला खूप compromise करावं लागलं पण काही काही गोष्टी लॉकडाऊन मध्ये अशाही घडल्या की जे लोक म्हणजे

की लोक वेगवेगळे पदार्थ बनवायचे त्याच्यात status ठेवायचे whatsapp वर तर family वेळ पण घालवण्यात आला लोकांना पण जी देशातली जी परिस्थिती होती ती खूप कठीण होती म्हणजे रुग्ण किती वाढत होते तेव्हा हा खरं बोलले तुम्ही नाही ते तर ठीके तुम्ही ज्या प्रमाणे बोलले बाकी गोष्टीबद्दल पण मला बाकी दुसरं expect पण वाटतो असा लॉकडाऊन मुळे आपण विचार करतो बाहेर देशातून आलेल्या व्यक्तींचा किंवा लोकांचा पण या लॉकडाऊन मुळे जे आपले local लोक आहेत जे कामासाठी आपलं घर सोडून दुसऱ्या cities मध्ये राहत होते त्याना लॉकडाऊन मुळे खूप भयानक परिस्थितीचा अनुभव करावा लागला कारंकी ते तिथून रोज earning करायचे लॉकडाउन मुळे त्यांची रोजची earning नाही असायची त्यांना कारंकी सगळीकडे लॉकडाउन असायचं त्यांच्याकडे त्यांच्या घरी जाण्यासाठी परत त्यासाठी पण त्यांच्याकडे पैसे नसायचे आपण बघितलं असेल खूप लोकांनी पायदळ पायदळ चालत असतानी आपली केली त्या लोकांना आम्ही आम्ही त्या लोकांना feed up करायचं feed up करायचं आणि बघायचं त्यांची परिस्थिती बघून डोळ्यात अशे अश्रू यायचे ती खूप भयानक स्थिती होती लॉकडाऊनची माझ्या स्वतः सोबत माझं असं घडलं आहे की घरी भाजी नसायची बाहेर जाऊ शकत नव्हतो मुलीचं अं मुलीचं मुलीची तब्बेत खराब होती तरी पण आपण जाऊ नव्हतो शकत बाहेर doctor कड direct consult काय करायचं ही मनात भीती वेगळी असायची थोडस पण स्वतःला वाटायचं मनात पण वेगळी भीती असायची आता आम्हाला आम्ही स्वतः म्हणजे equipment हे करत होतो लॉकडाऊन साठी लागणारे जे sanitizers वगैरे चालत होते ते आम्ही स्वतः निर्माण करायचे आमच्या ठिकाणी पण आम्ही स्वतः खूप घाबरून असायचे कारंकी घरी आल्यावर आम्हाला नाही माहित की आमच्या सोबत covid आहे का म्हणून

नवीन नवीन dish नवीन नवीन dish बघायला मिळाले शिकायला मिळाले काही online तर काही दुसऱ्यांकडून तस खूप म्हणजे वाईट experience पण जास्त आहे लॉकडाऊन मध्ये बरोबर आहे वाईट experience तर आहेच उदाहरणार्थ की ज्या लोकांना घर बांधायचे होते त्यांच्या त्यांचं ही घर बांधनं थांबलं अन त्यांच्यानंतर जे त्याच्यासाठी घर बांधण्यासाठी लागणारे जे material आहे जो माल आहे ते सुद्धा महाग झालं अह त्याच काळामध्ये

त्यांचं treatment किंवा त्यांच्या त्या आजारावर उपाययोजना हे doctor करत होते nurse करत होते तर यांची परिस्थिती तेव्हा खूप कठीण होती अं आता सगळ्यांना सगळ्यांचं कुटुंब असत त्या nurse ला पण त्यांचं कुटुंब होत doctor ला पण होत किंवा पोलिसाना पण होते म्हणजे एवढे video बघितले आहे ना मी त्या काळात की जे पोलीस आहे ते आपल्या घरी जातात आपल्या बाळापासून किती लांब राहतात किती किती दिवस ते घरी जात नाही family ला माहित पण नाही की आज हा व्यक्ती घरी येणार आहे की नाही येणार आहे की स्वतः सोबत covid घेऊन आलेला आहे तर ती परिस्थिती खरच फारच म्हणजे एकदम वेगळी होती आणि विचार केला तरी असं वाटत की नाही ही परिस्थिती परत यायला नको आपल्या देशावर किंवा मग आपल्यावर म्हणजे आपण या सगळ्या परिस्थितीला मात करून आत्ताही जीवन जगत आहे हे परमेश्वराची अं कृपा आपलं एक चांगलं कर्मच असच आपण समजायला पाहिजे किंवा आपण घेतलेली काळजी माझ्या सोबत एक खूप भयानक experience सुरु झालेला होता लॉकडाऊनमध्ये कारंकी मी ऑफिसच्या कामाने लॉकडाऊनमध्ये असायचो तरी पण आम्हाला ऑफिसचे काम करणं आम्ही सोडू नाही शकत कारंकी त्याच्यावर government च बाकी गोष्टी निर्भर करतात आम्हाला बाहेर cities मध्ये जायचं असायचं पाच पाच सहा सहाशे किलोमीटर तिथं जायचं असायचं तर आम्ही special स्वतःची vehicle ने जायचं परिस्थिती अशी होती की आम्ही car च दार सुद्धा open नव्हतो करत top to bottom आम्ही इथून निघालो तर पाचशे किलोमीटरवरच गाडी थांबायची आमची तिथे थांबायची तिथे मग आम्ही आपलं काम करायचो मग तिथे नंतर तिथून direct पाचशे किलोमीटर driving करणार पण लॉकडाऊन असल्यामुळे खूप कठीण होत कारंकी covid मूळे खूप कठीण होत अन मग इथे आल्या नंतर इथे quarantine ची पद्धत होती तर quarantinequarantine करन म्हणजे एक स्वतःच्या घरांना हे करन मग quarantine करत आम्हाला hospital मध्ये quarantine करायचे मग परत आम्ही quarantine चा period fifteen days होता आधी तर fifteen days च्या मधल्या मध्ये जर परत काही official काम आलं तर quarantine hospital च्या hospital मधून आम्हाला जावं लागत होत घरचा आम्ही चेहरा बघितलेला नाही दीड दीड दीड दीड महिने परत दुसऱ्या कामासाठी परत लॉकडाऊन असल्यामुळे तिकडे जायचं तिकडे काम करून परत यायचं आणि लॉकडाऊनमुळे कस आहे देशाची जी आर्थिक स्थिती झाली खूप लोकांची jobs गेले कारंकी production house एकवेळा झालेलं बंद झालेलं तर production नसल्यामुळे जे आहेत ते पण कमी होऊन जात लागत कमी आहे तर बनवनं कमी होऊन जात. त्याच्यामुळे पण खूप त्रास असायचा अन लोकांचे job गेलेले

खूप खूप म्हणजे मानसिक त्रास आणि economical त्रास खूप झाला देशाला त्याचा खूप मोठा फटका पडलेला आहे लॉकडाऊन चा खूप मोठा फटका देशाला पडलेला आहे जे आता ज्यानं होत नाहीये पण काही वर्षांनी दोन तीन वर्षांनी किंवा पाच वर्षांनी म्हणा पण त्याच्यात जाणीव होणार कारंकी एकाएक production पूर्ण थांबलं त्याच्या नंतर तो सर्वोरतपणे चालले हा खूप कठीण असते.

पण त्यांची जी pdc असते त्या pdc मध्ये काहीच clear झालेलं नाहीये त्याच्यामुळे खूप लोक खूप मोठे मोठे उद्योगपती म्हणा किंवा normal worker म्हणा तो खूप सध्या भयानक स्थितीमध्ये आहे.

असं आहे आणि government ने काय चालू होताना दुसरी गोष्ट माझा एक मित्र आहे मी तुम्हाला experience सांगतोय त्याला wine घ्यायची त्याला सवय होती त्याला लॉकडाऊन मुळे wine shop पण पूर्ण बंद असायचे

government ने wine shop बंद केली तो regular drink करत होता त्याच्याकडे licenselicense सुद्धा होत drinking च पण नसल्यामुळे त्याला त्याच्या health मध्ये खूप बदलावं झाले त्याच्या health मध्ये मग तो काय करायचा की बाहेर local ठिकाणी wine साठी इकडे तिकडे जायचा पण पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्यामुळे त्याला एक दोनदा फटके पण मिळाले त्याच्यामध्ये असं झालेलं आहे हा

हा हा माझे मामा जे मामा जे होते माझे ते त्यांना covid positive झालं होत त्याच्यामुळे ते ते भरती होते hospital मध्ये

अं तिथे आम्हाला जावं लागत होत कारंकी त्यांचं कोणी काही करणार नव्हतं त्याच्यामुळे मला tiffin वगैरे त्यांना नेऊन द्यायला लागत होत आणि ते म्हणजे माझे मामा आधी positive झाले त्याच्यानंतर त्यांचा मुलगा पण positive झाला त्याच्यानंतर माझी मामी पण positive झाली तिघांना खूप त्रास होता न तिघांना एकमेकांचं कोणी करू शकत नव्हतं जवळ मीच राहत होतो त्यांचं जे काही करू शकत होतो मी त्याना tiffin वगैरे provide करायचा juice वगैरे नेऊन द्यायचा माझी स्थिती होती मला इतकं म्हणजे बर झालं माझं की माझे घरचे त्यावेळेस माझे म्हणजे wife आणि मुलगी सोबत नव्हते म्हणून

तितकं भीती नव्हती पण तरी पण भीतीच वाटायचीच ना कारंकी मी बाहेर जायचो बाहेरून घरी यायचो भीतीच वातावरण होतच माझ्याकडे आणि पोलिसांचे पण दहा दहा प्रत्येकवेळी पोलिसांनी थांबवलं होत त्यांना एक नवीन reason द्यायचं कुठं चाललेला आहे काय चाललेला आहे म्हणून नाही पण पोलीस पण ऐकत नव्हते ना कारंकी ते पण म्हणत होते की तुम्ही covid कडे जाताय तर तुम्ही quarantine असावा तुमचं परत आम्ही check करू covid check करून हे वातावरण रोज रोज covid check करनं म्हणजे हे भीतीच च असत म्हणजे मनात असत अरे काही नाही वाटत आहे symptoms पण तरी मनात असतो ना की covid मुळे काही निघालं तर तर माझं

हा त्याच्यामुळे खूप भयानक स्थिती होती नाही तर बर झालं की माझ्या मामाला आम्ही काढलेलं पण तिथून ते लवकर लवकर recover झाले fifteen to twenty days मध्ये बर झालं पण वातावरण आणि लॉकडाऊन मध्ये ज्या bus train वगैरे ज्या बंद होत्या याचा काही तुमच्या जीवनावर परिणाम झाला का तुम्हाला वाटत का कधी कुठे

तर ते तिथे असायचे त्यांचं contract असायचं आता लॉकडाऊन मध्ये train पण नसल्यामुळे त्यांचं जे रोजच जे भाडं असत ना त्यांना ते द्यावं लागत होत काही government त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यांची काही income राहिली नाही आणि त्यांना भाडं द्यावं लागलं शेवट परिणाम हेच झाला की दोन महिन्यानंतर त्यांना vendor ship सोडावी लागली फटका बसला त्यांच्या याच्यावर खूप असे परिणाम झालेले आहे कारंकी railway म्हटलं की देशाची अर्थव्यवस्था असं म्हटलं जाईल तरी कमी नव्हतं indian railway थांबली म्हणजे देशाची अर्थव्यवस्था थांबली आपण असच म्हणू शकतो कारंकी railway वर अं twenty percent at least अं भारताचे लोक आहेत twenty percent earning railway मुळे आहे प्रत्येक गोष्टीत त्याच्यामुळे खूप फटका बसलाय लॉकडाऊन चा लॉकडाऊन मुळे खूप लोक

हम्म कुटुंबची कुटुंब विध्वस्त झालीत. हम्म किती मुलं इकडे तिकडे शिक्षण करायचे दुसऱ्या राज्यामध्ये राहायचे एकाएकी लॉकडाऊन असल्यामुळे ते इकडे त्यांना आपल्या आई वडिलांकडे यासाठी आई वडिलांना किती त्रास झाला असेल हे तर त्यांनाच जाणीव

पण आता इथून कोटा म्हटलं तर एक हजार किलोमीटर तिथून ते मूलं कस येणार कस येणार तिथून ते तेवढे मुलं कसे येणार train बंद सगळं बंद special auto करायचं ते पण दीड दीड दोन दोन लाख रुपये म्हणायचे त्याच्यामध्ये पण guarantee नाही इतकी cash पण कुठे असायची त्याच्यामुळे खूप त्रास झालेला आहे माझ्या समोरच्या व्यक्तीला स्वतःला इथून special car करून घेऊन जायचं त्याच्यामध्ये त्याला अह अडचणी government ने खूप अडचणी निर्माण केल्या इकडे तिकडे जायच्या मध्ये त्याच्यामुळे खूप त्रास झालेला आहे लॉकडाऊन चा आपला experience मला तर नाही वाटत आजपर्यंत आयुष्यात कधी आलेला असेल म्हणून मला काय कोणाला पण नाही आलेला असेल हा देशातल्या सर्व लोकांसमोर ही परिस्थिती वेगळीच होती नवीन होती जर याच्या आधी जर लॉकडाऊन हा शब्द वापरला असता तर एवढी बिकट परिस्थिती असती लॉकडाऊनमध्ये याची कधी जाणीव झाली नसती किंवा ही माहिती नव्हती पण जेव्हा आपण प्रत्यक्ष ते अनुभवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आत्ता कितीही वर्ष होऊद्या पण हा लॉकडाऊन जे आहे ती परिस्थिती आपण तरी कधी विसरू शकत नाही मला तरी असं वाटत.

जेल वगैरे असेल एखादी जेल मध्ये राहायचं त्याच्यामध्ये बंद करून बसायचं त्याला आपण लॉकडाऊन असं अनुभवत होतो असं वाटत होत आपल्याला पण आता तशी स्थिती नाही राहिली लॉकडाऊन बघितलं आता आता तर इच्छा होते की लॉकडाऊन कधी झालं नाही पाहिजे तुमचं काय मत आहे लॉक डाऊनबद्दल आणखी बरोबर आहे तुमचं माझं मी मी तुमच्या मताला हे आहे की बरोबर आहे तुमचं मत अह थोडं मला काम आहे तर मी ते काम पूर्ण करून घेते नंतर मग नंतर करेल मी चालेल बर ठीक आहे ना चालेल ना करा मग काम

हं हो. आवाज येत आहे?

किती वेड लेगली पुरं पागल होऊन हो ना एक तास झाला आता. नाही नविन नविन आहे ना. ते ह्याच्यावर नाही का हे जे keyboard दिलाय याच्या वरती ते बी अलग अलग दिलाय त्यात.

नको ती पहिली पहिली वेळ आहे आपली तरी इतक काही समजत नाही आता. हो एकदा झालं ना तर आता तुम्हाला ही काही नाहीए म्हणजे की ते. हो आता गा आता मी जसं WhatsApp वरुन चालु केली होती ना ते. तर इतका जो WhatsApp चा जो symbol आहेना तो हटला मला अजुन chrome जाऊन search करुण वास्तव WhatsApp app download कराव लागेल हाय ना?

आणि मग ते आनखी तसच कराव लागेल.

हं ते मग समजुन जाईन कारण आधी जे केलं राहल ना तर ते मग बरोबर येते Automatic लक्षात. हम्म हो नाहि तर घरी आवाज येत होताना.

आवाज छान येतय का? का म speaker वाढवावा लागेल?

speaker वाढवावा लागेल का म्हटलं? त्याच speaker चं option आहे ना इथे.

की बरोबर येत आहे की वाढवू आवाज.

खुप कमी येत आहे?

इथं तीन option देऊन दिले आहे speaker चे. speaker हं तर हे ना तर जे आहेत ना पहीलं पहीलं option speaker अं आणि speaker two असं आहेत ना नाही speaker आहे, default speaker आहे, अनं communication खाली एक speaker connection हाव ते जे last वाला आहे ना speaker speaker

आता येतय का?

हम्म रोजच आहे हे आता. आता समजले इथुन पण आता हे नविन ते सुरु झालं हे तर बरं झालंना mobile हून होतच नव्हतं ते. हो म्हणजे बरं झालंना यात आता म्हणजे अं तुम्हाला phone वगैरे येताहेत तर. मग म्हणजे की disconnect नाही झालं होणारे call

आणि हे मग save करायचं राहीलं तर मग हेला stop करायच ना timer ला आणि मग हे live studio नाही म्हणजे जर ते stop केलं ना जर त्याच्या नंतर ते leave च option आहे ना बघा हम्म हम्म हम्म त्याला end करायचं. तीकडे click करावा लागेल आणि तिकडे click करावा लागेल. मग end end session for all करावा लागेल.

ते automatic save होऊन जाईल.

हो ते म्हणजे अं sheet दिले होते काल रात्री. हं हं कालचे update केले का मग? नाही खुप उशीरा उशीराला दिले ना ती म्हणते की तबियत पण खराब आहे काल पासुन

किती time नी आलं म्हटलं रात्री कीती वेळ झाला? रात्री तर म्हणजे आले होते आम्ही आठच आर्धा तास झालं. आकरा सात सव्वा अकराला आले आम्ही घरी.

हो हम्म मग जेवन बिवन केला. जेवन केल्यानंतर ice cream खाल्ली मग पाच दहा मिनीट बसलो आणि मग shaik पिले. mango shaik तेव्हा नवले आणि ते पिले आणि झोपले. झोपुन झोपुन कधी आपल्यालाना दोन वाज वाजले होते.

माझी पिट खुप दुखत होती काल रात्री. पुर्ण रात्री मी अं म्हणजे की झोप झोप बी नाही केलीए.

खुप दुखत होती मला झोप येत बी नव्हती. म्हणजे की माझ पुर्ण अं लक्ष नव्हतं माझा कडे अं दुखत राहीलं दुखत राहीलं असं करुण झाली सगळी रात्र. हम्म सकाळी उठली उठल्यानंतर म्हणजे की माझी अं मी उठलेना जेव्हा सव्वा पाच साडे पाचला. तर माझी म्हटले की उगच उठली. तर मग म्हणलं की मला असं मग म्हणलं मला असं नाही वाटते की उठु आणि मी पाणि वगैरे करु मिनी काय पाणि वगैरे काय भरली नाय मग पुर्ण drum बी खाली आहे. हं मग सायंकाळी नळ नाही येतना पाणि नाही येत ना. नाही ना आता नाही आता कल उद्या येईल सकाळी.

आता माझे husband मी तर म्हणजे की अंघोळ वगैरे केलय माझी अंघोळ करायला पाणि नाही. हम्म हम्म आता म्हणजे त्यानी मी बोलली त्यांना की बाबा थोड उशिरानी जावा ते पोरांना बोलला की ते ज तु का नाही बोलायचं आता तुम्ही नाही जावा तुम्ही थ थोड late कस तरी जावा. मला म्हणजे की म माझी पीट खुप दुखती आहे तुम्ही late जावा मग मी late सगळ आता म्हणते की

आणि माझ डोकं पण खुप दुखत म्हणजे पुर्ण शरिर दुखतं यार. migrain चा त्रास आहे का? migrain नाही migraine तर नाहीए. पण म्हणजे काय झालं काय माहिती नाही. पुर्ण डोकं दुखत आणि पीट पण दुखती आहे खुप. मला बसायला होत नाहिए जमत नाही आत.

hospital मध्ये जायला आहीजे होतं ना कालच. गोळी वगैरे tablet वगैरे घेऊन घ्यायला पाहीजे. हो आता यात इकडे आमच्याकडे ना hospital म्हणजे की ते अं सहा वाजता doctor येताहेत. आणि ह्यांना आता जायचं आहे दोन वाजता दुकानाला. तर medicle वरुण गोळ्या वगैरे घेती आहे. आनखी झालं का जेवण वगैरे? हो झालं ना आवाज येतक का? हो येतं येतं मग म्हटलं काय खालं आज? काय बनवलं होतं? पण हे screen बंद झालीना laptop ची पुर्ण.

हो का बरं असं झाल? अं म्हणजे की आता ते अं

नाही नाही charging खतम झाला असताना तर switchoff झाला असता. हं मग का बरं बंद झाला? charging ला लावा बघा.

नाय नाय नाय ते नाही करायचं. charger आहे का?

काही screen ची setting असेल म्हटल की ते बाइ ते screen ची light ची setting वगैरा असेल. हो का?

आवाज खुप बरोबर येत आहे. हे screen timing वाढवायले पाहीजे आहेना इकड.

कारण की App चं तुम्हाला समजुन येत नाहिए. नाही ते कळलं तुम्हाला जाय उद्या होत्या जावा तुम्ही. आज हे जानार आहे सांगताहेत.

इकडे पाऊस पडतो आहे आता आमच्या इकडे. तुमच्या इकडे पाऊस पडतो आहे? हो. नाही इकडे नाहीए, इथे चांगली उनी भरली आहे.